नाही नाही तुम्ही गेल्या कि मी तुम्हाला मागे कॉल केला होता बघा. तेव्हा तुम्ही सांगत होत्या. हो फिरायला गेलो होतो. कधी आल्यात परत आम्ही दोन तीन दिवस थांबलो तिथे तुम्ही गेल्यात का कधी महाबळेश्वर ला

छान होत महाबळेश्वर ला फिरायला. आणि म्हणजे गर्दी पण खूप होती, ठंडी होती तिथले स्ट्रॉबेरी फ़ेमस आहेत ते आणल्या आहेत.

अस म्हटला कोर्स आहे का म्हणजे ट्वेल्थ नंतर ती करू शकते. आणि तिला त्याच्या नंतर जॉब भेटेल .

जॉब करायचा असेल तर बघा एक बेस्ट कोर्स आहे नर्सिंग च्या रिलेटेड आहे.त्यांना करायला लावा. त्याच्यावर खूप सार जॉब आहे. आणि गवर्नमेंट ला पण भरपूर असे जागा निघतात. आणि ते त्यांचे हे काय आहेत्त. म्हणजे क्वॉलिफ़िकेशन काय पाहिजे त्याला.

बारावी पास लागत. बारावी नंतर करू शकतात ते नर्सिंग चा कोर्स तीन महिन्यापासून START होते बघा एक तीन महीन्याच पण आहे आणि दोन वर्ष च पण आहे. आणि तीन वर्षांचा पण आहे

तीच साइन्स मध्ये झालेल आहे. अच्छा मग ती तीन वर्षाचा कोर्स आहे बघा त्याच्या मधे त्यांना करायला लावा चांगलाय नर्सिंग चा कोर्स त्यामधे आणि तीन महिन्यांचा पण आहे तीन महीने आणि एक वर्ष आणि तीन वर्षा ना?

त्याचामध्ये तेच शिकवल्या जाते नुर्सिंग केयर मधे पेशंट ची केयर कशी घ्यायची ते शिकवल जाते त्याच्या वर पण बरेचशे जॉब आपल्याकड़े एवेलेबल आहे आणि तीच वर्षांनी

तीन महिन्यांमधे कस आहे न बसिक नॉलेज दिल जात जस जनरल केयर जी घेता येईल पेशंट ची त्या बद्दल शिकवल जात आणि जी दोन वर्षांची ट्रेनिंग आहे तीन वर्षाची त्याच्या मधे थोडस डीप मधे शिकवल जाता आणि ती कोर्सेस अशी आहेत की त्याला डिप्लोमा भेटत ना त्याला तर त्यावर जॉब आपल्याला पटकन लागू शकतो 0:03:02.338253 0:03:04.404362 गवर्नमेंट साठी पण ते ट्राय करू शकतात तर तीन महिन्यांचा कोर्से केला तर त्याला पण आपण गवर्नमेंट साठी ट्राय करू शकतो का? ट्राय म्हणजे गवर्नमेंटला जर जागा राहिली तर त्याच्या साठी पण ते ट्राय करू शकतील

प्रक्टीस प्रक्टीस मेन आहे अ नाही मी हे विचारात आहे की जस तीन महीन्याच कोर्से जर तिने केला तर त्याच्या नंतर तिला जॉब लागेल ना आणि त्याच्यात जर गवर्नमेंट च्या काही वेकेंसी निघल्या तर ते चालते का तिला? ते करू शकेल का अप्लाई?

हा त्यांच्या कोर्स रिलेटेड जर वेकेंसी असेल तर त्या त्याच्या मधे पण ट्राय करू शकतात पण त्यासाठी त्यांना एक्सपिरियन्स पण घेतला पाहिजे बघा मी काय बोलते जे दोन वर्ष आणि तीन वर्षा चा जे कोर्स आहे त्याला पण ट्वेल्थ पास च पाहिजे का की त्याला काही वेगला क्वॉलिफ़िकेशन करायच?

आणि त्याचा असा आहे की गवर्नमेंट च्या जागा निघतच राहतात तर त्याच्या मधे जास्त ट्राय करू शकतील

त्याचा कस आहे घरी न करता प्राइवेट मध्ये जॉब करू शकतो आणि तो आणि कस राहत आपण पर्सनली इंडिपेंडेंट पण राहतो आणि याला काही पर्सेंटेज असतात का म्हणजे इतके असेल तरच एड्मिशन भेटेल अस काही

पर्सेंटेज वगेरे लागत का काही अस

तस काही नाही फक्त पास पास पाहिजे आपल्याला बारावी पास असले तरी त्यांना पाठवून दयाल मी त्यांचा एड्मिशन करून घेल आणि संगेल समजवून कस आहे न जॉब जर करत असेल तर त्याच्या मधे पण त्यांना लाभ होणार त्या गोष्टीचा आणि यांचे हे काय परत तर काही सीईटी वैगेरे अस काही द्याव लागत का म्हणजे प्री एक्जाम वैगेरे

त्या नंतर त्यांना सर्टिफिकेट मिळता आणि एक महिना भर त्यांना हॉस्पिटल मधे पण पठावता त्यात त्यांची प्रैक्टिस होते

जस पेशंट ला इंजेक्शन देन पेशंट चे वाइटल साइन चेक करण त्याच्या मधे त्यांच्या सगळा गोष्टी जमून जात म्हणजे कवर होऊन जातात जे त्यांना क्लास मध्ये व्यवस्थित शिकवू नाही शकलों त्या गोष्टी आपण हॉस्पिटल मधे त्यांना प्रैक्टिस ला पाठवून शिकावु शकतो तर त्याच्या मधे त्यांना बराचसा बेनिफ़िट मिळतो

पाठवते न आणि तिला जॉब ची पण गरज आहे न दोन वर्षांचा कोर्से केल्यापेक्षा बेटर तीन महिन्यांचा कोर्स करून जॉब करू शकते ती आणि तीन महिन्याचा आपण दोन वर्षांचा करू शकतो ना?

हो हो चालते न त्याच काही नाही आहे जस जॉब पार्ट टाइम तसा पण तुम्ही एट्ट्ण्ड करू शकतात

uncler इंस्टीट्यूट वाले हा आपल्या ईथुन आपण स्टूडेंट लोकांना ज्यांना शिकवतो त्यांना आपण प्लेसमेंट पण देतो, त्याचं ट्रेनिंग झाल तर त्यांना एक महिना हॉस्पिटल चा एक्सपिरियन्स आला तर त्यांना आपण बाहेर ठिकाणी पण जॉब ला पाठवतो त्यांची निगत राहतात भरपूर असतात आणि यांना आपण जॉब ला पण पाठवू शकतो तर जॉब ते तर वन मोन्थ हॉस्पिटल मध्ये एक्सपिरियन्स देतात तर त्याच सर्टिफिकेट देतात का मग? हो हो हॉस्पिटल कडून ज्याच पण सर्टिफिकेट मिळते आणि त्याच्या बेसिस वर ते आणि आपल्या ईथल सर्टिफिकेट अश्या दोन सर्टिफिकेट वर आपण स्टूडेंट लोकाना जॉब देतो जॉब हे आपल्याला म्हणजे लोकल एरिया मधेच भेटते की म्हणजे बाकी तिला जस बाहेर जायच असेल कुठे सिटि मधे तर तिथे पण तुम्ही जॉब एवेलेबल करून देतात?0:07:00.833349 0:07:09.205223 हो हो कस आहे न लोकल मध्ये जशे जास्त हॉस्पिटल नसतात किव्हा लोकल वाल्यांच्या तिथ आपल्याला सैलरी आपल्या मनासारखी नाही मिळत न तर त्यासाठी पण आपण बाहेर पण ठिकाणी पण पाठवू शकतो आणि बाहेर ठिकाणी कस आहे न हॉस्पिटल्स नुसार सैलरी पण चांगली भेटते तर त्यांना काढ्याचे असेल तर तिला बाहेर जर जोब करायचं असेल तर हा कोर्से कर म्हणू सांगा त्यांना काही जिथे जर सैलरी जास्त भेटेल ना चांगली भेटेल तर तिथे ती जाईल

सैलरी लोकाल पेक्षा चांगली भेटेल लोकल ठिकाणी कस राहत ना लोकल ठिकाणी जास्त इंकम नसते न त्यामुळेती सैलरी पण जस्त प्रोवाइड नाही करू शकत तर बघा काही ठिकाणी झाला तर आपण त्यांना बाहेर ठिकाणी पाठवू जॉब साठी पण आह म्हणजे क्लास ची तीमिंग किती असते तीन तास आपण क्लास घेतो त्याच्या मध्ये आपण दोन तास थेरी मध्ये शिकवतो आणि त्याचं प्रैक्टिकल पण घेतो त्याच्या मध्ये त्यांना प्रैक्टिस जस आपण पेशंटला चेक वैगेरे करतो ना त्या गोष्टी शिकवल्या जातात आणि ते पण प्रक्टीकॅल मध्ये पण इथे कस राहत क्लासरूम आहे न आपल्याकडे तेवढ गोष्टी एवेलेबल नसतात किवहा पेशंट नसतो ना तर पेशंट वर प्रैक्टिस जी आसते टी आपली क्लासरूम मधे व्यवस्थित हाऊ नाही शकत त्या साथी म्हणूनच आपण स्टूडेंट ला एक महिण्यासाठी हॉस्पिटलला पठावटों त्यांना एक महिना तुम्ही जे पाठवता तर त्यांना काही म्हणजे हे अ सैलरी वैगेरे भेटते का मग त्याची नाही नाही तिथे जे आहे न एक महिन्याची ट्रेनिंग ते फ्री मध्ये कराव लागत त्यानंतर मग तिथे वेकेंसी कस असते न आपण न सांगता ते डॉक्टर लोक स्वतः त्या स्टूडेंटला ठेउन घेतात त्यांचे काम वैगेरे बघून नाही तर मग आपण त्यांना जागा शोधून देतो हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटलला वेकेंसी आसते त्यात त्यांना लाउन देतो आणि यांचे डॉक चे म्हणजे हे काय असते टायमिंग

टायमिंग कसा राहतो न शिफ्ट नुसार राहतो कधी मोर्निंग शिफ्ट असते कुठे ईविनिंग कुठी तीनही शिफ्ट मध्ये जॉब करावा लागतो तर त्यांचा सांगू नाही शकत आपण

किती म्हणजे काय हे अ किती तासाचा जॉब असतो तर मोर्निंग शिफ्ट आणि ईविनिंग शिफ्ट कशी राहते सहा सहा तासाची राहते अन नाइट शिफ्ट पूर्ण ट्वेल्व आर्स ची अच्छा लेडीज म्हणजे टी मुलगी आहे त्यांना पण आसते का नाइट शिफ्ट

हो हो नाइट शिफ्ट असली तरी मग तिथे सेक्युरिटी राहते न

अस हे नाही आहे कि मुलगी आहे तर नाइट शिफ्ट मध्ये थोडासा टेंशन तास काहीच नाही आहे नाइट शिफ्ट असली तरी त्याचं सेक्यूर्ड असत आत मध्ये

चांगला आहे का कोर्से म्हणजे तुमच्या हिशोबानी केल तिन्ही केल तर तिला फ्युचर मध्ये काही त्याचा बेनीफिट होईल

हम्म भेटेलच न ग तीन महिन्याच्या कोर्से मध्ये बघा तुम्हाला जर तुम्ही कुठेही कोर्से करायचं म्हटला तर जास्त ड्यूरेशन जास्त राहतो आणि जॉब ची पण

हयाच्या वर कस आहे न तुम्ही गवर्नमेंटला पण प्राइवेट मध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता आणि स्वतः च्या पायावर उभ राहण्यसाठी आणखी काय पाहिजे

त्याचं जर ते रेगुलर मध्ये नसतील तर ठीक आहे पण रेगुलर कॉलेज आणि रेगुलर क्लास नाही होणार न त्यामुळे नाही नाही प्राइवेट मधून जे असत ना ग्रजुएशन ओपन यूनिवरसिटि मधून

तर त्याच एवढ नसत जर ती रेगुलर नसेल करत तर चालते आणि आता तुमचे क्लास्सेस कधी पासून सुरू होणार आहे म्हणजे एड्मिशन कधी ओपेन होतील

तर पाठवून द्या त्यांना कारण कि कस आहे न बैचेस मध्ये आपण जास्त स्टूडेंट पण घेऊ नाही शकत न तर एका बैचला पंधरा ते वीस स्टूडेंट राहतात आपल्या

हो तिला मी बोलून घेते आणि तुम्हाला भेटायला पाठवते मग हो हो चालेल

हो हो त्याच टेंशन नका घेऊ कसा आहे न जे स्टूडेंट आपल्या कडे शिकतात ना त्यांना आपण आपल्या कडूनच प्लेसमेंट देतो म्हणून तुम्ही प्लेसमेंट बद्दला टेंशन नका घेऊ त्यना जॉब लागेल नाही लागेल आपण स्वतः मी पण

हम्म आणि अ म्हणजे अस कोणी पण करू शकते का हे कोर्स कि काय त्याचे हे आहे

अस काम करायला थकवा जाणवतो किंवा आपण आपली इम्यूनिटी अ जास्त एज वाल्याना एड्मिशन नाही देऊ शकत तर तीस पास्तीसच पर्यंत आपण एड्मिशन देतो

हो हो त्यांना पण आपण जॉब देतो

अ डॉकयुमेंट त्यांचे टीसी मार्कशीट फोटो आणि आधार कार्ड च्या झेरोक्स देऊन द्या त्यांच्याकडे

आणि मग त्यांना कॉल करून सांगून देईल

मग त्यांचे सगळेडॉक्युमेंट्स मिळाल्यावर पाठवून द्या क्लास्सेस आपले चालूच राहतात बघा दररोज एड्मिशन असतात तर मग

तर मग जेव्हा सगळे डॉक्युमेंट्स मिळून जातील ना तेव्हा येऊन जाल कारण की म्हणजे कस एड्मिशन फोरम भरत असताना सगळे डॉक्युमेंट्स लगतिल्च आपल्याला

तुमच्या इथ म्हणजे किती स्टूडेंट्स असतात एका बैच ला

लक्ष नाही देऊशकत न आपण त्यामुळे मग जास्त त्या ठिकाणी आपण वीस पर्यंत राहेत आपली

त्याच्या साठीच विचारत आहे जास्त स्टूडेंट्स असले न की मग ते व्यवस्थित शिकले पण नाही जात आणि काही हे नाही होत हो काही नाही पंधर ते वीस पर्यान्तच आपण ठेवलेली आहे लिमिट तेवढेच स्टूडेंट्स घेतो आपण त्या मध्ये शिफ्ट राहतात बघा जर झाल तर लवकरात लवकर पाठवा किव्हा माला एक कॉल करूँ द्या हो कॉल तर करेल आणि त्यांना काही अनाव लागत का म्हणजे बाहेरून काही

बाकी जे तुम्ही जे टिच करतात ते सगळ सामान तुमच्या

क्लास रूम मध्ये जर असल तर तिथल्या तिथ यूस करायच आणि तिथेच ठेवायच फक्त एक अपरेण पण लागेल त्यांना कस नर्सिंग साठी अपरेण हे राहते तर अपरेण त्यांना घ्याव लागेल बाहेरून आणि नोटेबूक आणि पेन बाकी सर्व साहित्य आपण इथूनच प्रोवाइड करतो इथल्या प्रैक्टिस साठी म्हणजे अपरेण फक्त तिला घ्याव लागेल बाकी सर्व तुमच्या कडून

आणि याच्या व्यतिरिक्त अजून कुठला कोर्से तुम्हाला माहिती आहे का याच्या व्यतिरिक्त मग बाकीचे कोर्से आहेत जे स्वतः साठी म्हणजे काही पार्लर साठी चालू असतात आणि ते टेलरिंग चे वगेरे तर तर ते स्वतः बिजनेस करू शकतात स्वतः ची कमाई चालू करायचा असेल तर तर तुम्ही म्हणतात त्यांना जॉब करायचा आहे तर त्यांच्या साठी चांगल आहे न हे नर्सिंग चच करायला लावा त्यांना नर्सिंग च केल तर जोब भेटल

सगळ्याचा व्यवहार जे आहे ते ठप्प पडला आहे पण नर्सिंग नर्सेस लोक जे होती मेडिकल लाइन चे जीतके पण होते

आणि आता आजारपण पण वाढले आहेत न त्या मुळे जास्त गरज आहे

त्यासाठी पण ट्रेनिंग घेतलं तर चांगलच आहे आणि तुमच्या इथेच एवेलेबल आहे का ते दोन वर्ष आणि एक वर्षाचे कोर्सेस हम्म उंक्लेयरकस आहे पाठवू पण शकतो तुम्हाला करायचा असेल तर बाहेर ठिकाण आहेत आपल्याकडे तर तिथली पण माहिती मे तुम्हाला देऊ शकते तुम्हाला समजेल नाही पहले तर हे तीन महिन्यांवालच करू मग हा मग याच्या बेस वर्च त्यांना लागून जाईल जॉब तुम्ही टेंशन नाका घेऊ